काय करायचं माहिती आहे का तुझं म्हणजे तुला घबराट होते बघ

हो

दोन तीन किलो मिटर रनींग करायची. थोडा वार्माअप करायचा. म्हणजे योगासन वगैरे असं काही करायचं. त्यानी काय होतं? त्यानी माणसाचे स्नायु शरीरा मधले जे स्नायु असतात ना

ते मजबुत बनतात स्ट्रॉंग राहतात, हेल्थी राहतात. म्हणजे. तसं भाजी पाला जर फ्रिज मध्ये चांगल्या पैकी व्यवस्थीत ठेवला तर तो चांगला राहतो. जर त्याला कुठेही फेकला मग तो सडतोना तो खराब

त्यामुळ काय करायचं जरा व्यवस्थीत शरीराला बी तसच ठेवायचं. आता तु अल्कोहोल घेतो आहे म्हणजे दारु घेतो आहे

ते जे अल्कोहोल आहेना शरीरासाठी खुप घातक असतं. हे जे आपलं लिवर जे आहेना लिवर

आणि त्रासेस त्रास काय होतो त्याला? त्रास हेच हात पाय गळने हं तुम्ही उदाहरण बघितले असेल तुमच्या आजु बाजुला नाही ओ. विचारा तुम्ही दवाखान्यात कधी. हो हो हो.

हम्म हम्म

नाही नाही आपण त्याला आपण दुर आहे. त्या बद्दल दुर आहे आपण हे पुडी बार पण बंद करुण टाका याचे फायदे काय आहे?

त्याच्या मध्ये काचेचे तुकडे असते. हो हो. जर जर आपण ते खातोना ते शरीराला आत मधुन काळपट होतो. अच्छा त्याने आपले आतली स्किन नाही का चिरते.

त्यामुळे बिघडलं असेल तीखट खाल्ल्या जात नाही काही नाही. मग तुम्ही का बरं खाता ओ? आम्ही गायछाप खातो. गायछाप आपलं एका बाजुला त्यानी पण तर साल्ट नीघतं ना तोंडाचं.

बरं बरं घे गायछाप चुना आणि रगड दणा दणा हो हो घे पुन्हा पुन्हा.

तु पण घे आन मला पण दे.

तुम्हा दोघा नवरा बायकोना तुम्हाला काही काम दिसत नाही वाटतं. नुस्त धिंगा मस्ती करत बसता हो आम्हाला कामचं तेव्हढे दिलेले. नविन नविन आहेना आम्ही सध्या त्यामुळे. झाले की म्हणा नविन नवरीचे नऊ दिवस.

काय बाकी आहे? तुम्ही कधी करणार आहे? दोन हजार पंचवीस. का ओ असं? काय करायचं एवढ्या लवकर करुन. दोन हजार पंचवीस ला काय जॉइनींग होणार आहे का कुठं? ठरवलय मी वयाच्या आठ्ठावीसाव्या लग्न वर्षी करायचं. हो का आम्ही वयाच्या चोविसव्या वर्षी लग्न केलं आहे.

तु चोवीस कस काय म्हणाला? हम्म तु गेला होता का अंबरवाडी ला गेलता?

नको नको मन भरलं माझं. कहुन रे? अं ह बाकी?

तुम्ही कॉल कराना तीथं फोन उचला विस नंबर आणि तुम्हाला काय खाउ खायचं ते मागवाना. मला खाऊ वाटल होती मिसळ मी मागवली. हं मला बी काही तरी म्हणजी मग तीथं बोरबन बिस्कीट आहे. बोरबन ते माघवा तुम्ही कॉल करुण. तुम्ही सांगाना आमच्या बाजुच्या रुम मध्ये पाठवा म्हणुन. आता तुम्ही नाही ना त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रूम आहेत ना आप आपल्या फोन वरुण फोन करावा लागतो ना. तुमच्या रुम मध्ये माघवा मी आमच्या रुम मध्ये एकच चक्कर मारतात ना सर ते. एका वेळेला एकच चक्कर मारता. तुम्ही आगोदर म्हटले असते तर मी त्याना कॉल करुन दिला असता. चुप रे शिंताड्या काही शेंड्या नको सोडु. सांग लवकर. आहो तुम्हाला खाऊ तर तुमच्या रुम मध्ये तुमच्या बाजुला सर असतील त्यांना विचाराना. ते मला चांगलं नाही वाटत. मी बोलत नाही कधी. बरं तुला काय खाऊ वाटलय? मी त्यांना फोन करतो आणि त्या‍ आणि तुमच्या रुम मध्ये पाठवुन देतो. काय सांगायचं तुला लसुन काय ते? तुला काय खायचं वडापाव गिडापाव काही. लडा लसुन वगैरे कोणाला? काय? काय? लडा वगैरे काय असतं ते लडा लसुन. ए शिव्या नको द्यायला लावू.

खालच्या खाल शिव्या माझ्या

हो का? सगळी आई झवुन टाकली तु व्हय. नको.

नको देऊ रे आपल कॅन्सल होऊन जाईल. हो मग त्याच्यामुळ मी शांत आहे. आपले जे फोर्टी मिनिट्स वाया जातील रे. हा आता चाळीस मिनीट झाले याच्यावर बाळ.

काय मो त्याच्यात करत जाऊ आपण थांब तु तुला थोड्या वेळानी तु ये इकडं आता. अं टिचर चं काय चालु आहे मग तुझ्या सर चं, कॉलेज सर चं.

हम्म मला ते कॉलेजला अ‍ॅडमीसन घ्यायचं आहेना.

अ?

अंबरवाडीला.

नाही रे वेळेला दोन दिशेला बघू शकतो. दोन दिशांना तो एकाच वेळेला बघू शकतो. तर असा कुठला प्राणी आहे? तर सरडा आहे, लक्षात ठेवा. सरडा हा प्राणी एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशांना पाहू शकतो. भारतातील कोणत्या राज्यात सर्वांत जास्त हत्ती बघायला मिळतात? तर भारतातील कुठल्या राज्यामध्ये सर्वांत जास्त हत्ती आपल्याला पाहायला मिळतात? तर कर्नाटक राज्यामध्ये आहेत, मित्रांनो सर्वांत जास्त हत्ती. Next question निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर, सदोतीस अंश celsius असते. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान आहे, सदोतीस अंश celcius कोणत्या परजीवी जीवाणूंमुळे हिवताप म्हणजेचं malaria होतो? तर plasmodium जातीचे डास चावल्यामुळे malaria होतो. next question

कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयोगी आहे? तर करडईचे तेल जे आहे तर ते हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयोगी आहे. Next question कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी वापरण्यात येतं? तर पोलाद हा धातू टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी वापरण्यात येतो. वातावरणात carbon dioxide चे प्रमाण किती टक्के आहे? तर zero point zero four percent आहे, carbon dioxide चे प्रमाण आपल्या वातावरणामध्ये.

निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? निद्रानाश म्हणजेच काय? मित्रांनो, झोप न लागणे, झोप लागल्यावरती किंवा आपल्याला अचानक जाग येणे. तर ही लक्षणे निद्रानाश ह्या रोगाची लक्षणे आहेत मित्रांनो. तर हा रोग कुठल्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ब जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. पुढचा प्रश्न.

सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी किती टक्के अतिनील किरणे ozone च्या थरामुळे अडवली जातात? तर नव्यानव टक्के अतिनील किरणे ozone च्या थरामुळे अडवली जातात मित्रांनो. सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी नव्यानव टक्के अतिनील किरणे ozone च्या थरामुळे अडवली जातात. पुढचा प्रश्न. पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? पाण्याचा गोठण बिंदू आहे zero degree celsius भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही? तर नाही, असं विचारलेलं आहे. कुठल्या नोटेवरती नाहीये गांधीजींचा फोटो? तर एक रुपयाच्या नोटेवरती नाहीये मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलंच असेल. की भारतीय चलनावरील एक रुपयाच्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही. पुढचा प्रश्न. मौर्य सामाजाची स्थापना कुणी केली? तर तुम्हाला सगळ्यांनाचं माहितचं असेल? तुम्ही ऐकलचं असेल, चंद्रगुप्त चंद्रगुप्त मौर्य या नावाने तुम्ही ऐकलं असेल? तर मौर्य सामाजाची स्थापना चंद्रगुप्त यांनी केलेली आहे. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? तर पृथ्वीवरती एकूण पाच महासागर आहेत. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर एकूण किती महाद्विप आहेत? तर महाद्विप विचारलेलं आहे. किती आहेत आपल्या पृथ्वीवर?

तर hockey या खेळाशी संबंधित आहे. ध्यानचंद्र trophy hockey या खेळाशी संबंधित आहे. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस काय म्हणतात? तर उधाणाची भरती असं म्हटलं जातं. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस उधाणाची भरती असं म्हटलं जातं. Next question कोणत्या देशांमध्ये फक्त आठशे पंचवीस लोकंचं राहतात? तर व्हॅटिकन सिटी या देशामध्ये फक्त आठशे पंचवीस लोक राहतात. परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की, सर्वात लहान देश कुठला आहे? तर व्हॅटिकन सिटी आहे.

Corona virus साथीच्या आजारामुळे कोणत्या bank ने आपत्कालीन कर्जसुविधा सुरू केली आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया या bank ने आपत्कालीन कर्जसुविधा सुरू केलेली आहे. Next भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो? भारतामध्ये सूर्य सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये उगवतो. मोदीजींनी नोटबंदीची घोषणा केव्हा केली? तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला केलेली आहे, मोदीजींनी note बंदीची घोषणा आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला केलेली आहे. next question SARC ची स्थापना केव्हा झाली? तर एकोणीसशे पंच्याऐंशीला झालेली आहे SARC संघटनेची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीला झाली. अॅनी बेझंट यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? तर न्यू इंडिया या वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे अॅनी बेझंट यांनी. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? तर जांब आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे जांब. भारताची राष्ट्रीय गीत वंदेमातरमचे रचनाकार कोण आहेत? तर बंकिमचंद्र चटर्जी आहेत, वंदेमातरमचे रचनाकार आहेत, बंकिमचंद्र चटर्जी. महाभारत या काव्यग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर व्यासमुनी आहेत, महाभारत या काव्यग्रंथाचे लेखक आहेत व्यासमुनी. एक मे एकोणीसशे नव्यानव रोजी महाराष्ट्रात कोणत्या दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली? तर हिंगोली व गेंदिया जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. कधी झाली एक मे एकोणसशे नव्यानवला. पुढचा प्रश्न. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर त्र्यंबकेश्वरला होतो, गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथून होतो. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोयना धरण. पुढचा प्रश्न. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर, केळीसाठी जळगाव हा जिल्हा सुप्रसिद्ध आहे, मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रातील केळीसाठी जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. गोलपीठा काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? तर नामदेव ढसाळ आहेत. गोलपीठा काव्यसंग्रहाचे कवी आहेत नामदेव ढसाळ. पुढचा प्रश्न, विदर्भातील पहिल्या सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न नीट वाचा. गडबड करू नका मित्रांनो. विदर्भातील विचारलेला आहे. विदर्भातील पहिला साखर कारखाना सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे? तर बऱ्हाणपूर ही खिंड आहे, सातपुडा पर्वतामध्ये बऱ्हाणपूर ही खिंड आहे.

तर नाथसागर असं म्हटलं जातं. तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात. आझाद हिंद सेनेची स्थापना कुणी केली? तर रासबिहारी बोस यांनी केली आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा जोतिबा फुले आहेत, गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक आहेत महात्मा फुले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते तर doctor बाबासाहेब आंबेडकर होते, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते doctor बाबासाहेब आंबेडकर. सर्वांत जास्त साखर कारखाने असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर इथे मित्रांनो काय विचारण्यात आलेले आहे, महाराष्ट्रातील जिल्हा विचारण्यात आला आहे. तर अहमदनगर जिल्हा आहे लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे, तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस kilometer इतका आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ. निळवंडे हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. निळवंडे हे धरण अहमदनगर जिल्ह्यात आहे. कोकणात कोणती वने आढळतात. तर उष्णकठिबंधीय सदाहरित वने आढळतात. कोकणामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. रंकाळा तलाव कुठे आहे? तर कोल्हापूरला आहे रंकाळा तलाव. कोल्हापूरला आहे. महाराष्ट्रात चलनी note चा कारखाना कुठे आहे. तर महाराष्ट्रामध्ये चलनी note चा कारखाना हा नाशिक जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न पहिला फ्रेंच इंग्रज युद्धात फ्रेंच सैन्याचे नेतृत्व कुणी केलेले आहे? तर पहिल्या फ्रेंच आणि इंग्रज यांच्या युद्धामध्ये फ्रेंच सैन्याचे नेतृत्व हे फ्रेंचचे governor general डुप्ले यांनी केलेले आहे. अरवली पर्वत रांगेतला सर्वोच्च शिखर कोणते आहे तर आरवली पर्वत रांगेतलं सर्वोच्च शिखर आहे गुरू शिखर. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय पतनिधीची स्थापना कधी झाली?

बंगाल प्रांतात दुहेरी शासनप्रणाली कुणी सुरू केलेली आहे? तर बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासनप्रणाली ही लॉर्ड क्लाईव्ह यांनी सुरू केलेली आहे. तर मुस्लिम लीगच हे प्रथम अध्यक्ष होते doctor बेग. पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना कुणी केली? तर पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना ही गणे्श वासुदेव जोशी यांनी केलेली आहे. next question चले जाव हे आंदोलन किती कलमी होते? तर चले जाव आंदोलन हे

महाराष्ट्रातील सर्वांत लांब धावणारी railway कोणती आहे? तर महाराष्ट्रातील विचारलेली आहे. तर महाराष्ट्रातील सर्वांत लांब धावणारी रेल्वे आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस. next question दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर दिल्ली हे शहर यमुना या नदीकाठी वसलेले आहे. दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी? तर, यमुना या नदीकाठी वसलेले आहे. AIDS रोगाच्या विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? तर AIDS जे विषाणू आहेत, शरीरातील श्वेत पेशींवर परिणाम करतात. Next question वनस्पतींच्या वाढीसाठी सर्वांत महत्त्वाचा घटक कोणता असतो? तर वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वांत महत्त्वाचा घटक आहे, nitrogen पानीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर पानीपतची तिसरी लढाई ही सतराशे एकसष्ठ साली झालेली आहे. Next महाराष्ट्रात मगर पैदास केंद्र कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये ताडोबा इथे मगर पैदास केंद्र आहे. तर हे कोणत्या जिल्ह्यात येते? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमा नदीकाठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न, कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर बेचाळीसवी घटना दुरुस्तीनुसार घटनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठात LLD ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे? तर मुंबई विद्यापीठामध्ये त्यांना LLD ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर कोणाला?

हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्त्व आवश्यक असते? तर हाडांच्या वाढीसाठी ड हे जीवनसत्त्व आवश्यक आहे. Next question गांधीजींनी सन एकोणीसशे तीसमध्ये कोणते आंदोलन सुरू केले होते? तर गांधीजींनी एकोणीसशे तीसमध्ये सविनय कायदेभंग हे आंदोलन सुरू केलेले होते. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. Next question महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर महाराष्ट्रातील मुंबई शहर या ठिकाणी एकही तालुका नाहीये. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चिखलदार हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. Next question पितळखोरी लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? पितळखोरी लेण्या हे

तालुका दंडाधिकारी म्हणून कोण काम करतात? तर तालुका दंडाधिकारी म्हणून तहसिलदार काम करतात. पुढचा प्रश्न. बंदीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?

घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली? तर घटना समितीही एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार सार्वभौम बनलेली आहे. पुढचा प्रश्न. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी कोणती योजना चालू करण्यात आलेली आहे? तर मुलींचा जन्मदर वाढवा यासाठी सुकन्या योजना चालू करण्यात आलेली आहे. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर कोकणच्या दक्षिण सीमेजवळून तेरेखोल ही नादी वाहते. पुढचा प्रश्न. लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकायुक्त हे पद एकोणीसशे बहात्तरला अस्तित्वात आले.